सफरचंद आहेत आणि अजून पण व्हायप आ हे पावसाळ्यातल चित्र दिसत आहे. कारण अस आ आजूबाजूला पाणी पण साठ साचलेल आहे.

अह इथे आपण पाहू शकतो की अह वेगवेगळ्या प्रकाराचे पक्षी जे तर ते पाणी पिताना दिसत आहे त्यामध्ये अह बदकं बर्‍याशचे दिसताहेत आणि एक नाव दिसत आहे.

आणि त्या पाण्याचा चित्र पाहू शकतो आणि य-य ते चित्र अतिशय छान दिसत आहे पाण्यात बसून खूप छान दिसेल तिथे गर्दी नाहीये पण आपण पिऊ शकतो आणि फिरू शकतो.

हे एक मंदिर दिसत आहे ते तिथे वेगवेगळ्या प्रकारची लायटिंग केलेली ही अ सायंकाळची वेळ दिसत आहे कारण इथ लायटिंग वगैरे जी तर ती--

त्यामध्ये वेग-वेगळे भाव आपल्याला दिसतात. जशे तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंचावन्न तीनशे नव्यानव दोनशे नव्यानव तर अशे वेग-वेगळे प्रकारचे आपण ब्रॅंड म्हणू शकतो तांदुळाचे इथ आहे.